ही एक तटबंदी आहे कॉपम्पाउंड आ सारखं बांधलाय--

त्या पाण्याला असं तलावासारखं बनवलाय त्यांनी आणि थोडं डेकोरेशन केलंय झाडांनी आणि फुलांनी वगैरे रंगीबेरंगी फुलांनी--

इथ खूप लोक जाऊन दगडावरून काहीतर खाली दरी सारखं दिसत दिसत असेल बहुतेक ते बघण्याचा प्रयत्न करत आहेत.

या व्यायाम शाळेमध्ये मुलं पुरुष मोठी मोठी लहान व्यायाम करण्यासाठी येतात तिथे एक मुलगा माणूस आहे तो ट्रेडमिल वरती--